जावा मधील स्विच केस वरील ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत
जावा मध्ये स्विच केस कसे वापरायचे ते पाहू
आपण उबुंटू व्ह 1110 जेडीके 16 आणि इक्लिप्स 370 वापरणार आहोत
जावा मधील आयएफ एल्से स्टेटमेंट चे ज्ञान आवश्यक आहे
नसल्यास संबंधित ट्युटोरियलसाठी आपल्या वेबसाईटला भेट द्या
व्हेरिएबलच्या व्हॅल्यूनुसार कृती करण्यासाठी स्विच केस चा वापर होतो
हा स्विच केस स्टेटमेंट चा सिंटॅक्स आहे
तो वापरून बघू
मी इक्लिप्स उघडले आहे
स्विचकेसडेमो हा क्लास बनवला आहे
काही व्हेरिएबल्स समाविष्ट करू
मेन मेथॉड मध्ये इंट टाईपचे डे हे व्हेरिएबल बनवू
मेन मेथॉड मध्ये टाईप करा इंट डे इक्वॉल टीओ 3 semi कॉलन
स्ट्रिंग टाईप असलेले डीएनएमई व्हेरिएबल बनवू
स्ट्रिंग डीएनएमई नुल म्हणून इनिशियलाईज करू
डीएनएमई ह्या व्हेरिएबलमध्ये आठवड्याचे दिवस संचित होतील
डे मध्ये दिवसाचा नंबर असेल
स्विच केस स्टेटमेंट टाईप करू
त्यासाठी पुढील ओळीवर टाईप करा स्विच कंसात डे नंतर ओपन कर्ली ब्रॅकेट्स
एंटर दाबा
ह्या स्टेटमेंट मध्ये केसेस साठी कोणते व्हेरिएबल गृहीत धरायचे ते स्पष्ट होते
पुढील ओळीवर टाईप करा केस 0 कॉलन पुढील ओळीवर डीएनएमई इक्वॉल टीओ डबल कोट्स मध्ये सुंदय सेमिकोलॉन पुढील ओळीवर ब्रेक टाईप करा
म्हणजे डे जर 0 असेल तर डीएनएमई हे सुंदय असले पाहिजे
प्रत्येक केस च्या शेवटी ब्रेक स्टेटमेंट लागते
ब्रेक स्टेटमेंट शिवाय switch केस हे गुंतागुंतीचे होते
त्याबद्दल पुढील पाठात जाणून घेऊ
उरलेल्या केसेस टाईप करू
पुढील ओळीवर केस स्पेस 1 कॉलन पुढील ओळीवर डीएनएमई इक्वॉल टीओ डबल कोट्स मध्ये मोंडे सेमिकोलॉन पुढील ओळीवर ब्रेक नंतर केस 2 कॉलन टाईप करू
पुढील ओळीवर डीएनएमई इक्वॉल टीओ डबल कोट्स मध्ये ट्यूसडे नंतर सेमिकोलॉन पुढील ओळीवर ब्रेक पुढील ओळीवर केस 3 कॉलन पुढील ओळीवर डीएनएमई इक्वॉल टीओ डबल कोट्स मध्ये वेडनेसडे नंतर सेमिकोलॉन पुढील ओळीवर ब्रेक नंतर केस 4 कॉलन पुढील ओळीवर डीएनएमई इक्वॉल टीओ डबल कोट्स मध्ये थर्सडे नंतर सेमिकोलॉन 000332 000323 नंतर ब्रेक पुढील ओळीवर केस 5 कॉलन नंतर डीएनएमई इक्वॉल टीओ डबल कोट्स मध्ये फ्रिडे नंतर सेमिकोलॉन नंतर ब्रेक नंतर केस 6 कॉलन पुढील ओळीवर डीएनएमई इक्वॉल टीओ डबल कोट्स मध्ये सतुर्दय नंतर सेमिकोलॉन नंतर ब्रेक सेमिकोलॉन नंतर ब्रॅकेट क्लोज करा
प्रिंट स्टेटमेंट समाविष्ट करून काय होते ते पाहू
पुढील ओळीवर टाईप करा सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलं कंसात डीएनएमई नंतर सेमिकोलॉन
फाईल सेव्ह करून कार्यान्वित करा
Ctrl स् आणि नंतर Ctrl एफ11 दाबा
केस 3 नुसार वेडनेसडे हे आऊटपुट मिळाले
डे ची व्हॅल्यू बदलून मिळणारा रिझल्ट पाहू
3 च्या जागी 0 करा
सेव्ह करून कार्यान्वित करा
केस 0 नुसार सुंदय हे आऊटपुट मिळाले
जर दिलेली व्हॅल्यू केसमध्ये उपलब्ध नसेल तर काय होते ते पाहू
डे ची व्हॅल्यू बदलून 1 करा आणि सेव्ह करून कार्यान्वित करा
कुठलेही आऊटपुट दिसणार नाही
इतर सर्व व्हॅल्यूजसाठी एखादी केस असेल तर ते योग्य होईल
हे डिफॉल्ट कीवर्ड द्वारे करता येते
शेवटच्या केस नंतर टाईप करा
डिफॉल्ट कॉलन पुढील ओळीवर डीएनएमई इक्वॉल टीओ डबल कोट्स मध्ये व्राँग चोइस नंतर सेमिकोलॉन पुढील ओळीवर ब्रेक सेमिकोलॉन केस डिफॉल्ट असे लिहू शकत नाही
केवळ डिफॉल्ट हा कीवर्ड वापरा
फाईल सेव्ह करून कार्यान्वित करा
डिफॉल्ट केस कार्यान्वित होऊन व्राँग चोइस मेसेज प्रिंट झालेला दिसेल
दुसरा कुठलाही नंबर वापरून पाहू
1 च्या जागी 15 करा
डिफॉल्ट केस कार्यान्वित झालेली दिसेल
ब्रेक स्टेटमेंट काढून टाकले तर काय होते ते पाहू
डे 15 च्या जागी डे 4 करा
डे 4 शी संबंधित ब्रेक स्टेटमेंट काढून टाका
सेव्ह करून कार्यान्वित करा
केस 4 असूनही थर्सडे ऐवजी फ्रिडे हे आऊटपुट मिळाले आहे
स्विच केस च्या कार्य पध्दती प्रमाणे डे च्या व्हॅल्यूची तुलना प्रथम शून्याशी करेल
1 नंतर 2 अशाप्रकारे पुढील सर्व केसेस बघेल
व्हॅल्यू मॅच होईल तेव्हा मॅच झालेली केस कार्यान्वित करेल
केस 4 नंतर केस 5 ही कार्यान्वित झाली आहे
केस 5 मध्ये ब्रेक स्टेटमेंट असल्याने ती थांबली आहे
म्हणून प्रत्येक केस नंतर ब्रेक स्टेटमेंट आवश्यक आहे
काढून टाकलेले ब्रेक स्टेटमेंट पुन्हा लिहू
टाईप करा ब्रेक सेमिकोलॉन
कोड कार्यान्वित करा
केस 4 कार्यान्वित झालेली दिसेल
एरर्स टाळण्यासाठी प्रत्येक केसमध्ये ब्रेक स्टेटमेंट चा वापर करा
हा पाठ येथे संपतो
यात आपण स्विच केस आणि ब्रेक स्टेटमेंट चा वापर करायला शिकलो
असाइनमेंट
नामे आणि जेंडर ही व्हेरिएबल्स घ्या
स्विच केस वापरून मेल्स साठी हेल्लो एमआर आणि फेमालेस साठी हेल्लो एमएस प्रिंट करणारा प्रोग्रॅम लिहा
प्रकल्पाची अधिक माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे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
सहभागासाठी धन्यवाद